गुरु हरि कृष्ण, गुरु हरि कृष्ण सात जुलै सोळाशे छप्पन्न, तीस मार्च सोळाशे चौसष्ट हे शिखांच्या अकरा गुरूपैकी आठवे गुरु होते. चरित्र श्रीगुरु हरि कृष्णजींना बाळ गुरु किंवा बाल प्रति म्हणून ओळखले जाते. गुरु नानक यांच्या नेतृत्वाखाली निर्मल पंथाचे ते आठवे गुरू होते. वयाच्या पाचव्या वर्षात त्यांना गुरुच्या आणि वयाच्या आठव्या वर्षी ज्योति ज्योती प्राप्त झाल्या. आप जींनी त्यांच्या बालपणाच्या तीन वर्षात आंतरदृष्टी, शहाणपण, द्रुढनिश्चय आणि धेर्याने शीख पंथाचे नेतृत्व केले. हे त्यांचे स्वतःचे उदाहरण होते आणि त्याने दाखवून दिले की वय बुद्धिमत्ता आणि आत्मज्ञान याचा कोणताही अडथळा नाही. बाल प्रितम यांच्या जीवनावर थोडक्यात नजर टाकुया. आठ सावंत सामंत सतराशे तेवीस नुसार त्यांचा जन्म सात जुलै सोळाशे छप्पन रोजी खडकपूरसाहेब येथे त्यांचे वडील गुरु हरीरायजी यांच्या घरी आई प्रितम कौरजी यांच्या पोटी झाला. नानकश्री calendar नुसार आठ काल आठ सावन दर वर्षी तेवीस जुलै रोजी येते. रामराय हे आपजीचे मोठे भाऊ होते. ऑक्टोबर अं सोळाशे एकसष्ट मध्ये गुरु हरीरायजी यांनी आपल्या आपजीना गुणवत्तेच्या आधारावर आशीर्वाद दिला. जरी आपजीचे मोठे बंधू रामराय हे अतिशय हुशार धोरणात कुशल आणि शिक संगत आणि मसुदा मध्ये मसुदा मध्ये आदरणीय होते. औरंगजेबा ने गुरुहरीराय यांना दिल्लीला बोलावले. तेव्हा गुरुजींना त्यांच्या जागी रामराय यांना गुरुमाताचे स्पष्ट करण्यात पाठवले. औरंगजेबाने गुरु हरीराय यांना दिल्लीला बोलावले. तेंव्हा गुरुजींनी त्यांच्या जागी रामरॉय याना गुरुमताची तत्त्वे स्पष्ट करण्यासाठी पाठवली. तर स्पष्ट करण्यासाठी पाठवली. औरंगजेबाने गुरु हरिराय यांना दिल्लीला बोलावले. तेंव्हा गुरुजींना त्यांच्या जागी रामराय यांनी गुरुमताची तत्त्वे स्पष्ट करण्यासाठी पाठवले. रामराय यांनी प्रथम सम्राट औरंगजेबाला आपल्या

राजा आपल्या प्रभाव टिकून ठेवण्यासाठी आणि त्यांची सुख मिळवण्यासाठी रामराय यांना म्हणाले की आहे. परंतु लेखातील चुकीमुळे तो. मुस्लीम असा लिहिला गेला आहे. या घोर अवग्यामुळे गुरु हरीराय यांनी त्यांना गादीपासून वंचित केले आणि त्यांचा कायमचा त्याग केला. याच कारणामुळे अं रामराय यांनी आपला विरोध सुरू ठेवला होता. गुरु गददीवर बसल्यावर आपजी किरतपूर येथे पहिले गुरू प्रमाणे शीख धर्माचा प्रचार आणि उपदेश करत असत. आपजीनी रोपर येथील राजाराम श्रीमंत माणसाला आपल्या दरबारात येण्यापासून रोखले. कारण तो आपल्या घरात जन्मलेल्या मुलींना जन्मताच मारायचा. जेव्हा त्या माणसाने पच्छाताप केला आणि आतापासून एक चांगला माणूस होण्याचे वचन दिले. तेव्हा आपजीनीनी गढीच्या पोटात गर्दीच्या पोटात त्यामुळे त्या मुलीच्या मारेकरला शिक्षा केली आणि त्याची कत्तल केली. अशा रीतीने आपजीनी अनेक उपकार केले. गुरुसाहेबांचे थोरले भाऊ रामराय आणि बादशाह औरंगजेबाकडे तक्रार केली. की माझ्या वडिलांनी माझा हक्क मारून माझ्या धाकट्या भावाला गादी व मालमत्ता दिली आहे. मी तुझ्या आज्ञाचे पालन केल्यामुळे

दिवाण किरतपूरला पोहचला आणि गुरुसाहेबाना दिल्लीला जाण्याची विनंती केली. गुरुसाहेबानी दिवाणला सांगितले की दिल्लीला जाण्यास तुमचा आक्षेप नाही. पण औरंगजेबा सारख्या राजाचा चेहरा बघणारी च अं बघणार नाही. तर ते शेवटी गुरुसाहेब आणि त्यांच्या आईचा आणि शीख संगतीचा सल्ला घेऊन दिल्लीला जाण्याचा दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. गुरुजी फिरत असताना शिक संगत संगथाचा एक मोठा जमाव कीर्तपुरला आला. गुरुसाहेबानी सगळ्यांना संयमाचे सांत्वन दिले तरी शेकडो शिखांनी त्यांचे अनुकरण केले. आमरे जिल्ह्यातील पाझफर गावात पोचल्यावर काही प्रमुख शीख वगळता गुरूजीनी इतर सर्वांना मागे वळवले. गुरुजींनी पहिल्या रात्री कापले अं ऐक गर्विष्ट पंडित लालचंद गुरुजींना मग भेटले आणि म्हणाले की शीख लोक तुम्हाला गुरु हरकृष्ण म्हणतात. गीता द्वापर युगातील कृष्णाजी यांनी कृष्णाजी यांनी रचली होती. तुम्ही त्यांचा अर्थ दाखवा गुरुनानकांच्या घरात मिळालेले नम्रतेचे भाव सदगुरुजी म्हणाले आम्ही अकालपुरषाचे सेवक आहोत. कलेचा उपयोग आकालपुरुष करतो. तुम्हाला कला पाहिजे असेल तर तुमच्या गावातुन कोणाला तरी घेऊन या. गुरु नानक पाशा यांच्या कृपेने तुम्हाला चुकीचा अर्थ सांगतील. पण ते जा अजून पंडित जा जाऊ पंडित जीजू नावाच्या शिक्षित जेहूरला घेऊन आले. सद्गुरूंनी यांच्याकडे पाहिले आणि पंडितजिची निसा करायला सांगितली. गुरुजींनी काठी डोक्यावर ठेवली आणि त्यांच्या डोळ्यात पाहिले. पंडितांनी गीतेतील अवघड अवघड श्लोकांचा अर्थ विचारला. ज्याचा त्यांनी लगेच अर्थ लावला. ही शोकांतिका पाहून पंडित गुरुजींच्या चरणी पडले. त्यांनी क्षमा मागितली आणि शिख बनले आणि त्यांनी ह्या भागात शीख धर्माचा प्रचार केला. दिल्लीत पोहचल्या नंतर गुरु साहेब कुठे राहिले. दिल्लीला पोहचल्या नंतर गुरु साहेब राजा जयसिंग यांच्या बंगल्या वर राहिले. जेथे आज गुरुद्वार् बागल साहेब आहे. औरंगजेबाने दर्शनाची इच्छा व्यक्त केली. म्हणजे वडिलांनी दिलेल्या आदेशानुसार नाही मलेची खो दर्शन देई म्हणत. दर्शन देण्यास नकार दिला. आणि काय खरे की आपण एक होई ज्या म्हणे नाही त्याचा त्रास होई असा संदेश पाठवला व औरंगजेबाने आपला मुलगा यांला गुरुकडे पाठवले. गुरुजी नेत्यांना आध्यात्मिक सूचना देऊन त्याचे कौतुक केले. जेव्हा रामराय यांनी सिहासन दिले नाही अशी चर्चा होती. तेव्हा गुरुजींनी स्पष्ट केली. कि सिहांसन हे वारसा वडिलोपार्जित मालमत्ता नाही. रामरायांनी गुरबाणीचा श्लोक बदलला आहे. त्यावर त्यांचे वडील गुरुजींनी त्याचा त्याग केला. त्यामुळे गुरु बारी बाबत त्यांचा दावा खोटा आहे. हे ही स्पष्टीकरण ऐकून औरंगजेबाला गुरूंच्या बुद्धीची खात्री पटली. त्यांनी राजा जयसिंग यांना गुरूंजीच्या जादुई सामर्थांची चाचणी घ्यायला सांगितली. राजा जयसिंघानी गुरुजींच्या आपल्या राणात अं अं राणा यांच्या महलात आणले आणि पटराणीची परीक्षा घेण्यात सांगितले. गुरु साहेबानी आपली काठी पटराणीच्या डोक्यावर आणि हि पटराणी आहे असे सांगितले आणि तिच्या मुलाची इच्छा होण्यासाठी आशीर्वाद दिला. त्या दिवसात दिल्ली अं दिल्ली च्या पाणी चिंतक पसरले. गुरुजींनी रात्रंदिवस पंडित लोकांना मदत केली. मंडळी अर्पण कशा साठी वापरला जातो? या उदेष्यसाठी काही मंडळी व अर्पण वापरत असे. गुरुजींच्या पवित्र दर्शनाने शरीर व मनाचे रोग

ते दिला की बाबा बकाली म्हणजे पुढचे गुरु बकले गावात आहेत. आपजी तीन वर्षांत सत्राशे एकवीस नुसार तीस मार्च सोळाशे चौषष्ट रोजी दुराळं झाली. नानक नुसार आजकाल तीन वर्षात सोळा एप्रिलला साठ ते आठ वर्षे महिने आणि एकोणीस दिवसात आपली संसार यात्रा पूर्ण केली. जेव्हा नदीच्या काठी त्या ठिकाणी आता बालासाहेब गुरुद्वारा आहे. तिथे त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुहरी कृष्ण तर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते. शिख धर्मातील सर्वात तरुण सद्गुरु ज्यांना बाला प्रीतम आणि अष्टम बालविरासारखा शब्दाने देखील स्मरण केले जाते. ते श्री गुरु नानक साहेबजी श्रीगुरु हरेकृष्ण साहिब. जी यांची आठवे वारस आहे. गुरु हरिकृष्ण यांचा जन्म इसवीसन सोळाशे छप्पन रोजी झाला. किरातपूर साहिब येथे माता कृष्न कौरजी यांच्या गर्भात श्री गुरुसाहेबजी

आमंत्रित केले, अशी म्हटली होती कि. त्यामुळे गुरुहरीराय यांनी गुरु गद्दी ची जबाबदारी गुरूहरी कृष्णसाहेब यांच्याकडे सोपवली. श्री गुरु हरिकृष्ण साहेब यांचे आठवे गुरु म्हणून

गुरु साहेब विरुद्ध कट रचण्यास सुरवात केली. त्यांनी आपले काका धीरमल्ला यांच्याशी सल्ला मसलत सल्ला मसलत करून अं काही मतदारांना आपल्यासोबत बांधले त्यांच्या द्वारे स्वतःला गुरु म्हणून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण शिखांना गुरु हरीराय यांचा निर्णय माहीत होता. म्हणून कोणी ही रामराया याना गुरु मनात नाही. मग इथून तो थेट औरंगजेबाकडे गेला आणि म्हणाला मी मोठा मुलगा आहे. आणि गुरियावर माझा हक्क आहे. रामरायाने औरंगजेबाच्या दरबारात थांबून अनेक योजना आखल्या परंतु तो आपल्या उद्देशात यशस्वी झाला नाही का औरंगजेबाच्या दरबार पण तो आपल्या उद्धेशात यशस्वी होऊ लागला. होऊ शकला नाही. सुरुवातीला औरंगजेबाने या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही, परंतु रामराय आम्ही सरकारी धोरणा पाहिले. तर सरकार उदासीन होईल हि अशी योजना त्यांनी आखली. औरंगजेबाने गुरु हरिकृष्ण याना दिल्लीत येण्याचे निमंत्रण दिले. परंतु गुरुहरीरय साहेबाना दिल्लीतील येण्याचे निमंत्रण दिले. जीनि मशाल पेटवण्यापूर्वी श्री गुरुहरिकृष्णजीना नाही म्हणू शकत दर्शन देह म्हणून मनुष्य औरंगजेबाच्या कपाळात आळा घालण्यात मनाई केली होती.

ब्राम्हण आणि शिकवलेले कुष्ठरोगी आला आणि खुर्ची चा पालखी समोर आडवा झाला आणि आपला आजार बरा व्हावा म्हणून विनवणी करू लागला. औरंगजेबाने जयसिंग यांना काय आदेश दिला? औरंगजेबाने राजा जयसिंग याना गुरुहरिकृष्ण साहेबयाना दिल्लीत येण्यास प्रवृत्त करण्याचा आदेश दिला. औरंजेबया ने राजा जयसिंग यांना गुरु साहेबांना त्यांच्या घरी बोलवन्यास सांगितले. राजा जयसिंग यांनी त्यांचे दिवाण परम परसराम कीरतपूरला जाण्याची विनंती केली विंनती केली. कि त्यांनी माझ्या वतीने दिल्लीला यावे आणि त्यांना मोठय़ा आदराने पालखीत बसवावे. गुरुजी औरंगजेबाच्या निमंत्रणावरून दिल्लीला जात असल्याचे कीरतपुरच्या आसपासच्या अनेकांनी ऐकले होते. तेव्हा त्यांना सर्वांना धक्काच बसला. गुरुसाहेबानी सर्वांना संयम आणि धैर्य का दिले? सद्गुरूजी निघून गेले तेव्हा शिखभक्ताची मोठी गर्दी झाली होती. गुरुसाहेबाने सर्वांना संयम आणि धैर्य दिले, पण तरीही शेकडो शीख सोबत केले. अंबाला शहरातील पाँचसौ खरे येथे पोहचल्यावर गुरुजींनी काही प्रमुख शीख वगळता

मोठे वाचिक श्री कृष्णाने गीता लिहिली आहे. तुम्ही आता अथवा दाखवू शकता आणि शास्त्रचा अर्थ लावत माझ्याशी स्पर्धा करू शकता. अहंकारी पंडितांकडून हे ऐकून सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञा असलेले गुरुजीनी त्यांना काय सांगितले?

आधी तुम्हाला तुमच्या सोयीची निवडलेल्या कोणत्याही शिखांशी लढण्याचा विचार करा या गावातून जा गावातून कुणाला तरी घेऊन या. तो तुम्हाला उत्तर देईल आणि तुम्हाला लक्ष्य करेल. गुरुजींनी छेडूला त्यांच्या डोळ्यात बघून काय सांगितले? पंडित लालचंद गेले आणि छेडू ना नावाच्या एका धर्मात माणसाला घेऊन घेऊन आले. जो त्या गावाचा जेहूर होता. गुरुजींनी छेदुच्या डोळ्यात पाहिले आणि त्याला म्हणाले छेडू तू आता धर्म पंडित झाला आहे. मग तो त्या काठी चा शेवट छेडूच्या डोक्यावर डोक्यावर ठेवला आणि ब्राह्मणला म्हणाला तू काय विचारशील ते विचार? तेव्हा पंडितांची छेडूला गीतेतील अत्यंत अवघड वाक्याचा आर्थ विचारला. आणि छेडू पटकन सांगून गेला. लाल चंदचा अभिमान चकणा चूर झाला. तो गुरुजींच्या पाया पडला आणि श्री

आह त्या ठिकाणी आता बंगला साहिब गुरुद्वारा सुशोभित केलेले आहे. राजा जयसिंग च्या राणीचे मन काही प्रमाणाने गुरुजींचे बालपण अंधश्रद्धेने भरलेले होते. मी त्यांना मनात भारावले आणि विचार केला कि जर गुरु अं खरे असतील. तर त्यांनी सर्व सोडून द्यावे आणि माझ्या मांडीवर बस. बाल गुरु हरिकृष्णसाहेब यांनी कोणाला भेटण्यास नकार दिला? बाळगुरु हरिकृष्ण साहेब इतर सर्वां जवळ गेले आणि राज्याच्या रेश्माच्या मांडीवर जाऊन बसले. राणीला वचन लागला. दिल्ली ला पोहोचल्या नंतर सद्गुरूंनी बादशाह औरंगजेबाला भेटण्यास नकार दिला. राजा जयसिंग यांच्या बंगल्यावर दिल्लीची मंडळी रोज येऊ लागली. सत्संग होता आणि भक्त गुरूंचेचे दर्शन घेत असत. औरंगजेबाने आपल्या साहेब जादे मोहोज्जम ला पाठविले. गुरुजींनी आध्यात्मिक सूचना देऊन कौतुक केले. रामराया च्या दाव्या बद्दल गुरुजींनी राज्याला पाठवली. कि गुरुगद्दी हि वारसा किंवा वडिलोपार्जित मालमत्ता नाही. रामराय यांनी गुरुबाणीतील श्लोक बद्लला आणि . आता अतिशयोक्ती नाही आणि कुणावरही अन्याय नाही. गुरु हरिकृष्ण साहेब बादशाह चांगला पाहिला होता, पण औरंगजेब त्यांच्याकडे आला आणि त्याने त्याला

लोक रोगराईने मरत होती. सर्वत्र हाहाकार माजला होता गुरुजींनी पीडित गरीबांना मदत करण्यास सुरवात केली. यासाठी दश माशांचा नैवद्य वापरल्या जात असे. गुरुजींनी स्वतः ची पर्वा न करता पंडित पिडितांची सेवा सुरू केली. याचा परिणाम असा झाला की एके दिवशी गुरुहरिकृष्ण साहेबजी नाही ताप आला आणि सद्गुरुंच्या शरीरात small poke नावाच्या आजारा ची लक्षणे दिसू लागली. अं अं सदगुरुजींनी संपूर्ण मंदिराला गुरु बाबा बकाले जवळ येत असल्याची आज्ञा दिली. आमच्या पश्यात गुरुची जबाबदारी घेणारा महापुरुष बकाले गावात असे सांगून तीस मार्च सोळाशे चौसष्ट रोजी त्यांचे निधन झाले. बाळासाहेब गुरुसाहेबांच्या जमुनाच्या काठावरील या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे त्याच ठिकाणी सुशोभित करण्यात आली आहे. मशाल घेतली तेव्हा आपजी चे वय साडे आठ वर्ष होते. आपजीनी फक्त अडीच वर्ष केली. Hellosir नमस्कार madam अं sir आज आपण job या विषयावर चर्चा करू. अं job हा आपल्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे. कारण प्रत्येकाला स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, भावना ह्या असतातच. परंतु जर व्यक्ति काही काम करत नसेल किंवा स्वतः तो जर घरामध्ये असेल, स्वतःच्या पायावर उभा नसेल तर तो त्याच्या कोणत्याही इच्छा, आकांक्षा पूर्ण करू शकत नाही, म्हणजे कुठे तरी त्याला अडी अडचण निर्माण होतात. आपल्याला जर कुठे फिरायचा म्हंटलं, काही मनासारखा घ्यायचं म्हंटलं, काही खरेदी करायची म्हंटली तर आपल्याला पैसे जवळ लागतातच मग हे पैसे मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी job करणं किंवा काहीतरी व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे. मग आपण अं यामध्ये आपण बघतो की अं job साठी आपल्याला विविध degree माहीत पाहिजेत, विविध degree education घेतलेला पाहिजे. मग यामध्ये आपण अं दहावीच्या नंतर किंवा बारावीच्या नंतर आपल्या कोणता अं विषय निवडायचाय, कोणत्या विषयामध्ये आपल्याला career घडवायचं हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी आपण मग आपल्या teacher ची मदत घेऊ शकतो किंवा अनुभवी व्यक्तींना विचार पुस करून त्यांच्या कडून माहिती मिळवून आपण आपलं अं ध्येय किंवा आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी कुठे तरी माहिती मिळवून घेऊन आपण आपलं कार्य करण्यासाठी किंवा job मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवे.

म्हणून त्यांनी अगोदरचं अं मोठ्या माणसांना किंवा ज्यांना experience आहे अश्यांची माहिती घेऊन किंवा त्यांच्याशी संवाद करून अं माहिती मिळवणं गरजेचं आहे. या वरती तुम्हाला काय वाटतं sir

व्यवसाय करणं माझ्या मते तरी चुकीच असे आपण job साठी जर apply केला तर आज भरपूर काही नोकरीच्या संधी सरकारने आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहे. त्यामुळे उगाच business मध्ये जाऊन कशाला risk घ्यायची? त्यामुळे risk free जीवन जग जगायचं असेल आणि एक सुखी आणि समाधानी जीवन जर जगायचं असेल तर आपण निश्चितपणे job कडे बघू शकतो. job आज आपल्याला मोठ मोठ्या industry मध्ये कामाला पण जाऊ शकतो. भरपूर ठिकाणी नोकरीच्या संधी पण आपल्याला उपलब्ध आहे. त्यासाठी आपल्याला थोडसं शिक्षण हे सुद्धा महत्वाचं आहे. छोटीशी एक degree जरी असेल तरी आपल्याला कुठे पण सहज job भेटू शकतो परंतु आपण बघू बघत आहोत की आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे ती हळू हळू वाढत आहे आणि job घेणं हे हळू हळू अं आता जे आहे या ठिकाणी competition वाढलेला आहे. त्यामुळे जे आजचे जे युवा आहेत ते व्यवसायाकडे कल देत आहेत, परंतु जर तुम्ही मेहनत केली आणि स्वतःचे ध्येय गाठवण्यातची जिद्द जर तुमच्या मनामध्ये ठेवली तर निश्चित तुम्ही एखाद्या चांगल्या पदावर किंवा चांगल्या job ला लागू शकता असे मला वाटतं. आणि त्यासाठी आपण job अं job साठी खूप खूप मेहनत करायला पाहिजे. असा पण मला वाटतं, अभ्यास करायला पाहिजे. तर आपल्याला चांगल्या प्रकारे चांगले job लागू शकतात आणि त्यामध्ये जर सरकारी job जर आपल्याला लागत असेल तर मग तर आयुष्याचं कलयाणच झाला असा म्हणू शकतो आपण, कारण job म्हणजे job घेण म्हणजे हे काही साधं साधंसुध काम नाही तर एकदम सुखी आणि समाधानी जीवन जगू शकतो त्यामध्ये सरकारी नोकरी जर असेल तर अजूनच जास्त comfort zone मध्ये आपण जाऊ आणि देशाचा प्रगतीमध्ये सुद्धा हातभार लावू असं मला वाटतं, त्यासाठी आपण अं job कडे व अं कल दिला पाहिजे अस मला वाटतयं, यावर तुम्हाला काय वाटतयं? madam

आणि भांडवल गुंतूनही आपला व्यवसाय व्यवस्थित चालेल की नाही याची guarantee नसते म्हणजेचं आपण एक प्रकारे risk घेऊन काम करतो, मग risk घेऊन काम करण्यापेक्षा आपण जर job केली.

अं घरी बसणारी व्यक्ती किंवा इतर व्यक्ती यांच्यामध्ये खूप फरक आहे, जी व्यक्ती job ला आहे तिला सामाजिक समाजामध्ये वेगळ्या दृष्टीकोणाने बघितले जाते, हि व्यक्ती खूप अं professional आहे.

त्याचप्रमाणे आपण बघतो कि अं आपल्या संस्कृती भारतीय संस्कृतीमध्ये अं स्त्रियांना खूप खालचा दर्जा दिला जातो परंतु तीच स्त्री जर शिक्षण घेऊन जर तीने स्वतःच्या पायावर उभी राहिली, तर तीच जीवन काही वेगळचं होऊ शकतं अं कारण आपण बघतो कि स्त्रियांना प्रत्येक वेळेस पुरुषांकडे किंवा घरच्यांच्या main माणसं आहेत. अं main घरातला प्रमुख आहे, यांच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी मागणी करावी लागते म्हणजे तिला स्वतःची कोणतीही इच्छा स्वतः पूर्ण करता येत नाही म्हणून ती जर तीच स्त्री जर job ला असेल.

म्हणजे ती स्वावलंबी जीवन जगू शकते आणि प्रत्येक स्त्रीला प्रत्येक स्त्रीची हीच इच्छा असते की तिला कोणाकडेही हात पसरण्याची वेळ येऊ नये, ह्यावर तुम्हाला काय वाटते sir? निश्चितच madam तुम्ही म्हणले त ते पण बरोबर आहे, की आज ज्या स्त्री आहेत त्यांनी स्वतःच्या पायावरती उभा राहिला पाहिजे आणि आपण बघत आहोत कि job मध्ये सरकारने महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण ठेवलेलं आहे. मोठमोठ्या companies मध्ये महिलांसाठी सरकारने सांगितले आहे की जागा एक वेळेस खाली ठेवा परंतु त्या ठिकाणी फक्त महिलांसाठीच जागा आहे अशी सरकारची सख्त नियम आहे, यामुळे पण आपण बघू शकतो महिलांच सबलीकरण जे आहे ते होत आहे. दिवसेंदिवस महिला सुद्धा मोठमोठे industry मध्ये कामाला जात आहे, आपण बघू शकतो की manufacturing industry मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज महिला आपल्याला काम करताना करताना दिसत आहेत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्या सुद्धा job करत आहे, परंतु आज आपण जी बघत आहोत आजची जी आपली लोकसंख्या जसजशी दिवसेंदिवस वाढतं आहे, तसं तसं ज job मिळणं हे खूप अवगढ झालेलं आहे लोकं बेरोजगार होतं आहेत आणि

आणि जस आपण आजकल बघत आहोत कि competition खूप वाढल्यामुळे मुलांना खूप struggle करावं लागतं job साठी तर यासाठी सुद्धा अजून काय सरकारनी उपाय योजना का करायला पाहिजेत असं मला वाटतं. मोठमोठया industry ला जर जर सरकारने प्रोत्साहन दिलं तर त्यामधून अनेको नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, नवीन नवीन प्रकल्प जर सरकार उभे करत असेल, तर त्यामुळे आपल्याला job च्या संधी देतील, आजूबाजूच्या लोकांना तसेच

युवा लोकांचा देश म्हणून बघितलं जातो, तर या युवा शक्तीचा सरकारने चांगल्याप्रकारे जर उपयोग केला, तर निश्चित आपल्या देशाला नवीन आधारस्तंभ मिळून देशाचा विकास होईल असं मला वाटतंय, यावर तुम्ही काय म्हणणार madam हो sir तुम्ही म्हणले ते बरोबर आहे प्रत्येक मुलाचं पहिलं ध्येय म्हणजे job किंवा स्वतःच्या पायावर उभं राहणं हे असतं, परंतु मुलांनी स्वतः अगोदर त्याचा पायाचं मजबूत पाहिजे. अचानक असं job अं सारखं ध्येय गाठणं सोपं नाहीये, कारण अगोदरचं त्याला खूप कष्ट करावे लागतील, अभ्यास करावा लागेल. अं अभ्यास करून अं चांगली quality स्वतःला त्या कामासाठी qualified बनावं लागेल यासाठी जर प्रत्येक व्यक्तीने जर कष्ट केले तरच हे ध्येय तो गाठू शकतो. कारण job मिळणं हि सोप्पी गोष्ट नाहीये आणि आजकाल आपण बघतो प्रत्येक जण या अं job साठीचं धडपड करत आहे. कारण job असेल तर व्यक्तीला माहिती आहे. आपलं जीवन एक प्रकारे सुखी आहे आणि आनंदी समाधानी करण्यासाठी job हा एक महत्वाचा पर्याय आहे, कारण job असेल तर payment हि चालू राहील. अं असं नाही की job मिळाल्यामुळे शेतकऱ्याला जसं किंवा आपला व्यवसाय काय असेल तर पावसावर निसर्गावर अवलंबून आपल्याला शेती व्यवसाय करावं लागतं. त्याचप्रमाणे दुसरा काही व्यवसाय असेल, तर पाणी पाऊस यांसारख्या अनेक अडचणी आ येतं असतात परंतु जर कुठे job असेल तर आपल्याला पाऊस येऊ, पाणी कोणताही दिवस कसाही असो, आपलं Payment आपल्याला चालूचं असतं. आणि आपल्याला आपलं अं काम करण्यासाठी कोणतीही अडी अडचणी येतं नाही म्हणजेचं job हि शेतीपेक्षा किंवा स्वतःचा कोणताही व्यवसाय सुरू करण्यापेक्षा

मग job मिळवणं ते हि सोप्पी गोष्ट नाही, यासाठी प्रत्येकाने मग विविध ठिकाणी विचारपूस करून माहिती मिळून आपल्याला कोणतं स्थळ योग्य राहील. कोणत्या ठिकाणी आपल्यासाठी योग्य राहील. या सर्व गोष्टींचा विचार विनिमय करून योग्यतो निर्णय घेऊन मगचं अं job साठी ना प्रयत्न करणे गरजेचे आहे, यावर तुम्हाला काय वाटतं sir निश्चितच madam तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आज आपण बघतो की जे व्यवसायिक आहेत, जे job करणारे आहेत आणि व्यावसायिकांच कसं असतं कि risk त्यांच्या डोक्यावरती असतं, परंतु job करणाऱ्यांसाठी कसं असतं कि फक्त त्यांना दिलेलं task आहे तो complete करतं असतो, स्वतःचा risk अजिबात नसतो, पैसा स्वतःचा पण नसतो, फक्त दिलेलं जे काम आहे ते पूर्ण करायचं असतं आणि यामुळे जो मानसिक ताण जो आहे, तो सुद्धा कमी होतो, परंतु व्यावसायिकांना मानसिक ताण खूप जास्त असतो, त्यामुळे आपण जास्तीत जास्त नोकरीकडे लक्ष द्यायला पाहिजे. असं मला वाटतं, जेवढ्या जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, तेवढ्या जास्त आपल्या देशाची पायाभरणी होईल आणि आपला देश मजबूत होईल त्यामुळे प्रत्येक युवकाने आज job करायला पाहिजे असं मला वाटतं, यावर तुम्ही काय सांगाल? हो sir तुम्ही म्हणले ते बरोबर आहे. स्वतःचीचं नव्हे तर आपण समाजाची, देशाची, गावाची, राष्ट्राची अं देशाची देखील प्रगती करण्यासाठी job साठी प्रयत्न करणे तेवढेच गरजेचे आहे.

कारण job हा खूप महत्त्वाचा पर्याय आहे आणि तो अं कष्टाने किंवा मेहनतीने तो आपल्याला प्राप्तही होऊ शकतो, आपण ते ध्येय गाठू शकतो.

आणि प्रत्येकाने हा पर्याय आपल्या जीवनामध्ये अवलंबिलाच पाहिजे, यामुळे स्वतःचे तर जीवन आनंदी, सुखी, समाधानी होईलच, परंतु तोच आपल्या परिवाराचेही आनंदी आणि सुखी, समाधानी जीवन जगण्यासाठी मदत करेल.

bye हलो मानव आरोग्य शास्त्र आजची महिती मानवाचा समावेश प्राणी गटात केला जातो. मानवाला होमोसेपियन असे शास्त्रीय नाव दिले जाते. युरोप मध्य होमोसेपियन ला कॉमोलॉन म्हणून ओळखले जाते. होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान मानव बुद्धिमाम मानवाची वैचारिक क्षमता प्रगत झाल्यने त्याला प्रगत बुद्धीचा मानव असे म्हटले जाते. मानवाचा वर्गीकरण पुष्टीसंग उपसंग वर्ग गण आणि कुल प्रजाती जाती.

मुखगृह अन्ननालिकेची सुरवात मुखगृह पासून होते. दात मानवाच्या प्रतेक जाबडात त्या प्रमाणे दात असतात अन्न कुठे अन्नाचे तुकडे करणे सुळे चार, उपदाळा दाडा आठ, दाडा बारा दुधाचे दात वीस, उपदाडा नसतात. कायमसंच वयाच्या वर्षांनंतर दुधाचे दात पडून त्याची जागा स्वरूपी दात घेतात

ग्रसिणीच्या कंठाजवळ असलेली आदिकंठ झडप गिळताना कंठद्वार राहतो, त्या मुळे अन्न मार्ग स्वसंनमार्ग स्वातंत्रपाने कार्य पार पाडत असतात. ग्रसिका ग्रसिका उधरापासून जठरापर्यन्त अन्ननालिकेचा भाग असतो. ग्रसिका माध्यप्रदेश ओक्ष आणि उधड कोंकानिविभागमध्ये स्नायूमध्ये परदा असतो उद्धाररस्त्याचे रूपांतर जटरात होते जठर जठरच्या डाव्या बाजुला मध्यापटलाखाली एंग्रजी च्या खालचे जठर असते जठरच्या जठार गठीला जास्त स्वराव पावतो. जठरचे मुखकार्य अन्न साठवून अन्नच्या अनस्वाला पचन करणे लहान आतडे लहान आतडेची लांबी सहा ते सहा पॉईंट पंचवीस मीटर असुन लहान आतडेचे तीन भाग पडतात आद्यांत्र, मध्यांत्र व पशचत आद्यांत्राची लांबी सेंटी मीटर ते सी आकाराची असते मध्यांत्राची लांबी दोन पॉईंट चार मीटर व शेषांत्राची लांबी तीन पॉईंट पाच मीटर यातील आणि घड्या असुन त्यातील ग्रथीची लांबी स्वस लहान आतड्याचे कार्य अन्नाचे स्वामपूर्ण पचन आणि पंचलेल्या अन्नचे स्वसन करणे हे लहान आतट्याचे काम असते. मोठे आतडे मोठे आतडयाची लांबी एक पॉईंट पाच मीटर असून व्यास लहान आतडयाच्या व्यासापेक्षा मोठा असतो त्याचा स्वामावेश असतो त्याची लांबी पाच ते पंधरा मीटर असते सरासरी लांबी नऊ मीटर असते मोट्या अतड्याचे कार्य पाणी स्वसन करणे, तात्पसमोलण संच, आणि माल उपचारण करणे प्रचंन ग्रंथीचे प्रकार लाळ ग्रंथी लाळ ग्रंथी, कर्ण पूर्व ग्रंथी, आद्य अनुग्रंथी, दजीव ग्रंथी ज्या ग्रंथी मधून लाळ वाहते त्या मुठे पिस्टमाय प्रदाथाचे पचन होते यकृत मानवी यकृत ग्रंथीची सर्वात मोठी ग्रंथी यकृत पित्राशय यकृत्याच्या खाली उजव्या बाजूला पित्राशय असते यामध्ये यकृत्याचे स्वारलेले पन्नास घन स्निग्धता स्निग्धना लेवल स्वादपींडाचे संयुक्त स्वादपीनडात उघडते पितामुडे मेलेल्या पंचणात मदत होते स्वादुपिंड स्वादुपिंड स्वादुपिंड या मधून स्वरलेल्या स्वादुपिंडाला अन्नाच्या पचनात मदत होते त्या तिल इन्सुलिन द्रावमय साखरेचे प्रमाण नियंत्रण होते हा आजार बरेच वेळा अं लोकांमध्ये आळडत असतो स्वादुपिंड स्वादुपिंड पेनक्रीया त्याचे स्वादुपिंड रासमुडे यांचे पचणात मदत होत इन्सुलिन द्रावमुळे साखरेतील साखरेचे प्रमाण इन्क्रीज होते आणि हाडातील पोषणतत्व कार्बनी प्रदार्थ कार्बनी फलक कार्बन स्निग्ध प्रथिने जिवनसत्व क्षार पाणी कार्बोदके निसर्ग मध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणे संयुक्त नियम म्हणून करब्थोकचा उलेख केला जातो पिवळ्या वनस्पतीमध्ये जैवरासायनिक कार्बोदर्शनिक होते पिस्टमय प्रदार्थ तंतुमय प्रदार्थ विविधप्रकारच्या क्षस्त्रक्रिया आणि संपर्क भागामध्ये समाविष्ट होतो हे कार्बन व हायड्रोजन ऑक्सिजन संयुगी बनलेले संयुगी बनलेले असतात कार्बोदके वनस्पति थ्रो तांदुड, गहू, मक, ज्वारी, बाजरी, बटाटे रताडी अं कुकर मध्ये शिजवलेले असतात कार्बोदकाचे पाण्याचे उत्पनाचे स्वरूप दुधामध्य लॅक्टोस हे उप सरकार असते कार्बोदकाचे कार्य शरीराला ऊर्जापुरवणे आपल्या आरोग्य मिळणारे एकूण होते सुमारे ते टक्के ऊर्जा कार्बोदकातून मिळते कार्बोदकामळे उतीमध्ये प्रथिन टिकून राहतात कर्बोदकांमध्ये स्निग्ध पदार्थ या व्यतिरिक्त उर्वरित जादयास्वर्क गल्यकोजेन मध्ये अढळते. यकृत च्या पिशवी मध्ये साठवले जाते. आयर्न चैन पिष्टमय प्रदार्थात ओडखले जाते आयर्नमुळे पिष्टमय प्रदार्थ निळे पडतात प्रथिने गुड, डाळी, कडधान्य, दूध, अंडी, मास, प्रथिन्याचे घटक कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, स्वताची वाळ करणे झीज भरून काळणे पिष्टमय प्रदार्थ गहू तांदुड ज्वारी बटाटे साखर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, शरीराला ऊर्जा पुरवण शक्य होत राहते मीठ खाद्य तूर चरबी कार्बन प्रथिन्याचे घटक कार्बन, हायड्रोजेन, कार्बन ऑलेगर याईसो सध्या शरीरात मोट्या प्रमाणात आवश्यक घटक काऱ्बोंदके स्निग्ध प्रदार्थ शरीर बांधणीला आवश्यक पोषण द्रव प्रथिने शरीरात अल्प प्रमाणात आवश्यक घटक जिवानसत्व खनिजे ऊर्जादाईत्व पोषणद्रव पिष्टमय प्रदार्थ मेध मेधामुळे शरीराचे तापमान ठेवले जाते स्वरक्षण व नियंत्रण पोषण जिवानसत्व खनिजे प्रथिन प्रथिने हे सुमारे प्रकार च्या अमिनो अम्लापासून बनलेली असते

प्रथिन्याचे सह्भोगल वितरण इन्सुलिन ग्लुकोज कॉर् ग्लुकोज मॉर्टर अंटीबॉडी रोगजंतूशी मुक्तता करणारे प्रथिने अंटीबॉडी अंटीबॉडी म्हणून असतात प्रथिन्याचे पाणीजन्य स्तोत्र दूध आणि दुधजन्य प्रदार्थ मास आणि अंडी प्रथिन्यांचे वनस्पति क्रुज डाळी पालेभाज्या काळधान्य काजू बदाम अक्रोड क्रुज आणि फळे प्रथिन्यांचे डाळे आम्ल आणि आम्लाची निर्मिती अन्न अन्नद्रव्याचे विघटन करण्यात आवश्यक असलेले आम्ल आणी आम्ल प्रथिन्यापासून तयार होतात शरीरात ऊर्जा पुरवणे आहाराद्वारे मिळणाऱ्या एकूण उर्जे पैकी केवळ ऊर्जा प्रथिन्याद्वारे मिळते याच्या एकूण वजनाची किमत प्रतेक किलो मागे ग्राम प्रथिन्याची आवशक्यता असते. सामान्य व्यक्तीत दररोज ग्राम प्रथिने आवश्यक असतात मात्र सरासरी ते ग्राम प्रथिने सेवण करून कार्बोदके कॅलरी ग्राम प्रथिने, कॅलरी ग्राम मिठ ग्राम अल्कोहोल, जीवनसत्वे फंक या संशोधनाने जीवांसत्वाचा शोध लावला जिवानस्यत्वाच्या रेणुमध्ये आम्ल आणि आम्लसत्व समाविस्टअसतात. जीवांसत्व हे शरीराच्या योग्यवेळी विकासहोऊन उत्तम आरोग्यासाठी आवश्य जीवांसत्व ड ओघाडता इतर जीवनसत्वे आहारातून मिळवलेले असतात अंत्र अन्नद्रव पण जीवनसत्वाचे विघटन संश्लेषण न होता जाशीच्यातशी वापरली वापरली जाते जीवांसत्व ड हे कावड्या सूर्यप्रकश्याच्या माध्यमातून शरीराला मिळते मेधात विडघणारी जीवनसत्वे क ड इ हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्वे ब, क, जीवनसत्व व त्याचे कार्य व त्या अभावी होणारे रोग जीवांसत्व श्रात्रिय जीवांसत्व श्रात्रियनाव अ जीवांसत्व श्रात्रियनावमध्ये तान आला आहे मेधात द्रावणे आहे स्त्रोत्र कार्बन हा प्रमुख स्त्रोत्र आहे या स्त्रोत्रात रातडी पालक कोथिंबीर संत्री आंबा दूध तुपजण्यक प्रदार्थ यकृत मासे अंडयाचे पिवडा बलक कोथिंबीरीती आहारातील मानवी यकृतवात गेल्याने त्याचे अ जीवांसत्व बनते फळे व भाज्यांपासून पूर्वद्रव अ जीवनसत्वे मिळते प्राणी खनिज प्रदार्थ पासून अ जीवनस्तवे मिळते अ जीवनसत्वचे महत्व निकोप दुष्टिसाठी आवश्यक पी सी पी शिवभोजनावर पी सी पी महत्वाचा सहभाग शरीराच्या प्रतिषम संस्थेचे नियंत्रण त्वच्या हाड अं श्वशण मुखमार्ग आतडी यांच्या अंततत्वाच्या आरोग्य राखण दुष्टिपाथक दंडविशलेस्वन कुपोक्षीतील हेडोक्षीतील अंगडादक इथेनोल जीवनसत्वापासून

अरेकॉलीयोन झिजवेस लागतात त्या नुसार काय म्हणते शिवम

वाढ ग्लोमिंग ग्लोबल वॉर्मिंग हेच म्हणजे जग भरातील एक मोठीच पर्यावरणीय अनेक सामाजिक समस्या आहे न हो जी प्रत्येकाला म्हणजे विशिषतः आपल्या आपल्या मुलांना माहीत असली पाहिजे कारण ते या देशाचे आणि जगाचे भविष्य पण आहेत ना हा आणि मग पुढं ते राणी नैसर्गिक वायू झाड त्यामुळे पण होते

हा आणि वाढते प्रदूषण हा पण म्हणजे ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंग वाढवण्या मागील म्हणजे मत्त्वाचा घटकचं आहे

हा आणि अजून ग्लोबल वॉर्मिंग हि म्हणजे राष्ट्रीयन असून म्हणजे जागतिक समस्या आहे ना हो हो आणि जंगले तोडले तरी पण होते ना

हो आणि आज तापमान सतराशे पन्नास आसपास लोकांनी भरपूर कोड झडण्या आधीच्या तुलनेत सुध्दा एक डिग्री सेनची जास्त आहे हा आणि ग्लोबल वॉर्मिंग मुळे म्हणजे प्राणी व पक्षांच्या अनेक प्रजाती नष्ट पण झाल्या आहेत

हा अचानक झालेल्या म्हणजे जंगलातून होणारी हापण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग चा परिणाम च आहे